जेव्हा हैद्राबाद राज्य भारतीय एककृत होते. गोलकोंडा किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षनाने प्राचीन स्मारके आणि पुरातत्व तळे आणि औशेष अभीमय आधिनीयम अंतर्गत तयार केलेल्या आधिकृत स्मारकांच्या यादींवर पुरातत्व खजीना म्हणूंत सुचीबद्ध आहे. गोलकोंडा प्रत्यक्षात दहा KILOMETER सहा point दोन मैल लांब बाहेरील भिंत आहे. ज्यामध्ये चार स्वतंत्र किल्ले आहेत. चार सत्त्याऐंशी अर्ध वर्तुळाकार बुरूज आहे. काही अजूनही तोफांनी mount केले आहे.

कमी बाहेरील बंदर आहे. ज्यामध्ये आपण फतेही दरवाजा औरंगजेबाच्या विजया विजयी सैने सैन्याने या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर विजयी gate द्वारे प्रवेश केला आहे अग्नेय कोपरा गोलकोंडा येथे आभीयांत्रीकी चमत्कार आसलेले फतेही दर्वाजा येथे ध्वनीक प्रभाव आनुभवता येतो. प्रवेशा प्रवेशद्वारावरील घुमटाखाली एका ठरावीक बिंदूवर हाताची टाळी आणि भालासार मंडपात स्पष्ट ऐकू येते. सुमारे एक किलो मिटर अंतरावरील सर्वात उंच बिंदू हा किल्ला झाल्यास royal साठी चेतावनी note म्हणून काम केले. संपुर्ण गोलकोंडा fort, complex आणि त्याचा आसपासचा परिसर एकून क्षेत्राच्या. अकरा किलो मिटर साहा point दोन मैल मध्ये पसरलेला आहे. आणि त्याच्या प्रत्येक कोपर्‍यात आणि कोपर्‍यात शोधने एक कठीन काम आहे. किल्ल्याल भेट दिल्याने आनेक मंडप, दरवाजे प्रवेशद्वार आणि घुमटांची वास्तुशिल्प आणि सौदर्य खुलते. चार जिल्हा किल्यांमध्ये दुभागलेला अप्रत्येक apartment, hall मंदिरे, मशिदी अगदी अस्तबल प्रमाने स्तापत्यशैल्य सामक सामकते चमकते. किल्ल्याच्या सुंदर भागांनी त्यांचा सुगंध गमावला असावा. ज्यामध्ये ते चारशे वर्षापुर्वी ओळखले गेले होते. तरी ही गोलकोंडा किल्ल्याचा मागील गल्लीचा शोध घेतांना या पुर्वीच्या भागां मधून फिरने आपल्याला प्रवासात असावे. बाल शिसार येथे gate A पूर्वेकडील किल्ल्याच्या मुख्यद्वार आहे खाली grenite block lite do come आहे. गोलकोंडा किल्ला सुमारे दोन kilometer म्हणजेचं एक point दोन मैला अंतरावर असलेल्या कारावंदी टोल मशिदी सोळाशे एक एक्कातर मध्ये अब्दुल्ला कुतुब यांनी बनवले होते hall. नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कशे आहेत? I hope तसे चांगलेच असताल तर आज मी तुम्हाला आपल्या अगदी जवळच्या आणि जीवनातील भाग बनलेल्या गोस्टिंबद्दल माहिती देणार आहे

हे एक आजच्या लोकांचा अत्यंत जवळचा साधन बनले आहे. अगोदर असे म्हणत होते अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाची मूलभूत गरज आहेत. पण आज अस अन्न, वस्त्र, निवारा आणि social media ही माणसाची मूलभूत गरज आहे असा म्हंटलं तरी हरकत नाही आपण tablet किवा mobile द्वारे केले जाणार संबधी knowledge बघतच असतं अजून बर्‍याच websites आणि apps आहेत ज्यामुळे हे शक्य झाले social media आता संबंधाचे सर्वात मोठे माध्यम बनत आहे आणि वेगाने लोक प्रिय होत आहे social media त आपल्याला कल्पना सामग्री माहिती आणि बातम्या एकमेकांशी लवकर share करण्यासाठी सक्षम करते social media आता संवादाचे सर्वात मोठे माध्यम बनत आहे आणि वेगवानाने लोकप्रिय होत आहे social media आपल्याला कल्पना सामग्री माहिती आणि बातम्या एकमेकांशी खूप लवकर share करण्यामध्ये सक्षम होत आहे गेल्या काही वर्षा मध्ये social media चा वापर झपाट्याने वाढला आहे जगभरातील लाखो वापरकर्त्यांना एकत्र आणिले आहे सोशल मीडिया SOCIAL MEDIA हा आपण smart phone आणि micro blogging वापरण्याचे वय आहे आपल्याला जे काही जाणून घ्यायचे आहे आपण त्याबद्दल माहिती एका click मध्ये मिळवू शकतो SOCIAL MEDIA हे आज सर्व वयोगटांद्वारे सर्वाधिक वापरले जाणारे साधन आहे परंतु हे तरुण आणि विद्यार्थ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहे हे लक्ष्यात घेऊन संशोधकाचा असा विश्वास आहे की social media शिक्षणामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावते एक मिकुच्या एका मोठ्या गटाच्या असा विश्वास आहे की social media विद्यार्थ्यांसाठी poison म्हणून काम करते परंतु जर ते सुज्ञ पाने वापरला तर ते आपल्याला प्रभावी करू शकते ते social media ला चांगले किवा वाईट म्हणण्याऐवजी आपण आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा मार्ग शोधला पाहिजे शिक्षणात आपल्या फायद्यासाठी social media चा वापर कसा करता येईल हा प्रश्न अजूनही कायम आहे चला करू प्रयत्न आणि उत्तर देऊ आपण आज facebook twitter भिन्न भिन्न ईत्यादि platform मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत. हे शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. आपण social media बद्दल कश्यासाठी महत्वाचे कारण ती माहिती share करण्यास उत्तरे मिळवण्यासाठी आणि एकमेकांशी संपर्क साधण्यास मदत करते social media platfform द्वारे विद्यार्थी आणि शिक्षक एकमेकांशी connect होऊ शकतात आणि ह्या व्यासपीठाचा चांगला वापर करू शकतात social media चे महत्व आपण पाहुयात व्य्खांनांचे थेट प्रक्षेपण अनेक प्राध्यापक त्यांच्या व्याखानांसाठी skype twitter आणि इतर video chat करत आहेत विद्यार्थ्यांना पण तसेच घरी बसून काही तरी शिकण्यास मदत सामायिक मदत करणे करण्यास मदत करते social media च्या मदतीने शिक्षण सोपे आणि सोयिस्कर बनते आम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी वर्गामद्धे social media प्रवेश करू शकतो कारण आम्ही शिक्षकाकडून समर्थ निराकरण करू शकतो आणि शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचं विकासा अधिक जवळ घेण्यास मदत करतो तर ह्याचे सोय अनेक शिक्षकांना असे वाटते की social media वापरल्याणे त्यांचे काहीच उपयोग होत नाही हे शिक्षकाला त्यांची क्षमता कौशल्य आणि ज्ञान विस्तृत करण्यास आणि शोधण्यास मदत करते. अधिक शिस्त social media platform वर आयोजित केलेले वर्ग अधिक शिस्तबद्ध आणि SIR ची कारण आपण त्यांना माहीत आहे की प्रत्येक जन पाहत आहे social media विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेले अनेक शिक्षण साहित्याद्वारे त्यांचे ज्ञान वाढवण्यास मदत करते social media द्वारे विद्यार्थ्यांना video आणि चित्रे पाहू शकतात तर अवलोकंन तपासू शकतात आणि थेट प्रक्रिया पाहताना त्यांच्या शंका ते ही दूर करू शकतात ह्या सारख्या जबाबदार पणे शिक्षण शिकव्ण्याच्या साधनांना विद्यार्थी च न्हवे तर शिक्षक देखील त्यांच्या व्याख्यान आणि मनोरंजन म्हणू शकता विख्यात शिक्षक प्राध्यापक आणि विचारवंत यांचे blog लेख वाचून विद्यार्थी त्यांचे ज्ञान वाढवू शकतात अश्या प्रकारे चांगली सामग्री व्यापक प्रेक्षेका पर्यंत पोहोचू शकते हे नाकारता येणार नाही की social media जर सुज्ञ पणे वापरला गेला तर शिक्षण अधिक चांगले आणि विद्यार्थी हुशार बनु शकते social media platform त्यांच्या वापरकर्त्यांना आणि इतर लोकांना माहिती समईकांना मदत करतात social media चे महत्व दुर्लक्षा केले जाऊ शकत नाही तर ते आपल्या जीवनात खूप महत्वाची भूमिका बजावतात brand building आणि दर्जेदार सामग्री उत्पादने आणि सेवा आज online सहज उपलब्ध आहेत आपण आपले उत्पादन online बाजारात विकू शकता आणि आणि एक brand तयार करू शकता

social media हे शिक्षणाचे उत्तम साधन झालेले आहेत आता आपणास माहीतच आहे social media platform द्वारे शिक्षकशी connect होऊ शकतो social media प्रत्यक्षात आणतो

स्वयंसेवी संस्था आणि इतर समाज कल्याण SOSCIETY या द्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक महान कामामध्ये social media मदत करू शकते SOCIAL MEDIA AGENCY ची सरकारला जागृकता पसरवण्यासाठी आणि वर्णन विश्लाग्यासाठी मदत करू शकते बर्‍याच व्यवसायमध्ये social media चा प्रचार आणि विक्री साठी एक मजबूत साधन म्हणून वापर केले जाऊ शकते social media platform द्वारे आपण एक समाज तयार केले जातात जे आपल्या समजाच्या विकासासाठी आवश्यक आहेत social media चे तोटे social media हा आजकाल आपल्या जीवनात सर्वात हानिकारक परिणाम देखील मानला जातो ह्याचा चुकीचा वापर केल्याने वाइट परिणाम होऊ शकतात social media चे इतर आनेक तोटे आहेत जसे की cyber गुंड गिरी अनेक मुली cyber च्या बळी पडली आहेत त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागला आहे hacking वायक्तिक data गमवणे ज्यामुळे समस्या ऊदभाऊ शकतात आणि ओळख आणि bank तपशील चोरीसारखी गुन्हे जे कोणत्याही व्यक्तिला हानी पोहोचवू शकतात व इतर वाईट सवयी देखील जसे की social media चा गरजे काळास वापर केले असतं हे व्यसन होऊ शकते वाईट सवयी मुळे अभ्यास इत्यादि महत्वाच्या गोस्टींमध्ये लक्ष कमी होणे शक्य आहे लोक प्रभावित होतात आणि समाजा जवळ जप्त होतात आणि त्यांची वायक्तिक अंश खराब करतात घोटाला अनेक शिकारी असू असुरक्षित व्यापार करताना घोटाला करून त्यांची पूर्ण कामे येण्याच्या शोधत असतात आणि असल्यामुळे online असणे किती सर्वात सामान्य कारण आहे अश्या खोट्या प्रेम चक्करमध्ये अडकून लोक फसतात आरोग्य समस्या social media चा अतिवापर शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमानावर परिणाम करू शकतात लोकांना आळशीपणा लट्ठापणा डोळ्यामद्धे वेग वेगळे खाज येणे दृस्ती कमी होणे तनाव इतक्यापेक्ष्य जास्त वापर केल्यानंतर होतो जगभरात लाखो लोक आहेत जे दररोज social media वापरतात त्यांचे सकारात्मक आणि नकारात्मक समिश्र उल्लेख करण्यात आला आहे त्यात अनेक गोस्टी आहेत जे आपल्याला मदत करण्यास महत्वाच्या आहेत

आणि मी आशा करतो की हे तुम्हाला आवडले असेल जर तुम्हाला हे आवडले असेल तर नक्कीच कळवू शकता धन्यवाद

सगळे channels आहेत. जे पाहिजे तो बघायला भेटतं आपल्याला TV वर.

म्हणजे तो channel लावलं की ते सगळं दिसतं आपल्याला मंग, जे बघायचं ते

पण ते सर्व बघ अह दिसतंय बघायला चांगलंय म्हणा.

पण आता आह दुसरे channel पण खूप येतं आम्हाला. आपल्यानं अं तुला ते ह्याचं पण जास्तं बघतो न तू, CID चं पण सांग थोडं. आता आपलं timing हे झालं होतं. सांग CID बद्दल थोडं. मी पण सांगतो. CID मध्ये ते दया, अभिजीत ते sir ते CID त्याच्यामध्ये ते murder करतात एखादं. म्हणजे ते करतात त्याच्यावरला. Story चा कोणी murder केला? काय केला? सगळं ते तपासून काढते ती. म्हणजे मागच्या वेळी, कालच बघितली होती मी तर ती म्हणजे एक show असतं. Magic show म्हणून असतंय चालू.

मग ते show मध्ये show करताना ते म्हणजे, जे management केलं असतंय का त्या लोकांनी?

त्याचा घेण्यासाठी म्हणून तो त्याला ते एक box मध्ये ठेवतो आणि ते त्याचा murder करतो. हम्म त्याच्यानंतर CID ला बोलावलं जात, केलं जातं. आणि त्याच्यानंतर CID येते. मग सगळी inquiry करते. Inquiry झाली नंतर मग की सगळी तपास करून. समोर सगळं.

त्या, तारक मेहताचा उलटा चष्माबद्दल सांग थोडं. त्याच्यामध्ये म्हणेज काय बघायला म्हणजे, अह time कसं निघून गेलं आणि कसं नाही सुद्धा कळत नाही. म्हणजे त्यामध्ये खूप हास हसायचं दाखवतात. Comedy खूप आहे त्यामध्ये हा, comedy खूप आहे. time cut झालाय का याच्यातला?

त्या अनुभवाबद्दल सर्व अह त्याच्यात सांगतात की सर्व, अह म्हणजे अह मला खूप आवडतात गजानन महाराजांचं मालिका परत अह

माझी माणसं, ती मालिका पण खूप चांगली आहे.

मग ते . म्हणजे ती मालिका मला खूप अह मनाभावापासून आवडते. मी कुठं पण रहायला असो तरी ती मालिका मी बघितल्या शिवाय राहतच नाही. हम्म हम्म म्हणजे एवढं आवडते का? हा. एवढी आवडते की मालिकां, म्हणजे मी कुठंपण गेलो तर mobile मध्ये बघत असतो. माझ्याकडे ते,

आता कमीतकमी आता मी घरी जर नसलो तरी, मी mobile मध्ये, आता मी समजा शेतात बी असलो तरी.

शेतात बी मला direct अह म्हणजे पूर्ण channel बघायला भेटत नाही. ते टाटास्कायच mobile वर app आहे. त्यामुळं, मी ते तिथल्या तिथे माझी माणसं मालिका कधी सोडत नाही. खूप चांगली मालिका आहे ती. त्यामध्ये त्या गिरीजा मयेकर ची मालिका आहे. त्याच्यामध्ये, अह ते काका असतात रमाकांत मयेकर वगैरे. त्याची काकू पुन्हा त्यांचा घरची पूर्ण त्या गिरीजा मयेकरवरच येत होती.

Last episode मयेकर पुन्हा तिच्या लहान बहिणीचा तो hero. बहीण असते हर्षदा मयेकर. एक बहीण असते सुचित्रा मयेकर. पुन्हा त्या

प्रेम होते. ते लग्न व्हायचा आधीच ती pregnant असते. मग नाइ

हर्षदाची संमती असताना सुद्धा, आह सर्व तिलाच करायला लागते. म्हणजे ते अं ती hospital मध्ये nurse म्हणून असते.

ते सर्व तिच्या भरोशावरच असतात. अं म्हणजे ते असं घरखर्च तिच्या भरवश्यावर असतं, ती पोसत अह बेवडा असल्यामुळे त्याला पैशे, दारू प्यायला पैसे पाहिजे. Line देई ना ते, line up मध्ये असतो गौरव मयेकर, तो करत असतो पोलीस भरतीची तयारी.

आणि अं सुचित्रा असते college ला आणि हर्षदा अह त्या विघ्नेशचं बाळ हर्षदच्या पोटात असतं.

आणि त्या हर्षदा अन अं मग ते विघ्नेश अं म्हणजे हर्षदा pregnant आहे.

दुसऱ्या त्या भागात काय झालं, कि अह ते अह प्रसाद जे एकाने दिलेलं, प्रसादने वीस तोळ खरं सोनं हर्षदाचं नेलं आणि, त्या माणसाला दिलं होतं, त्या माणसाने म्हणजे वीस तोळे आधी original सोनं घेतलं,

आणि पन्नास तोळे सोनं त्याला duplicate दिलं. हम्म हम्म original च duplicate दिलं. हा original वीस तोळे सोनं नेलं आणि अह पन्नास तोळे duplicate दिलं आणि मग तो घरी आला. तरी मंग आणि त्या सोन्यामध्ये एवढं duplicate सोन्याचं कापड चिकटवलेलं होतं ना आतून biscuit होती, biscuit च्या आकाराचे सोन्याची तुकडे केले होती अं पन्नास तोळे. मंग ते घरी आल्यावर वेळ लागला त्याला आणि मग गिरिजाने त्याला घराबाहेर काढून दिलं, अं गेल्यानंतर मग त्यानं ज्याच्याकडे ते सोनं मोट अह विस दा अह म्हणजे विस तोळ original सोनं दिलं होतं आणि पन्नास तोळे जे duplicate सोनं दिलंत त्या माणसाकडे गेल्ता. ते त्या माणसाने, त्याले खूप खूप मारहाण केली. नंतर मग त्याचा काका ते, रमाकांत मायेकर अन त्याचा मुलगा, मग दोघंजण गेले तिकडे. त्यांना दिसला तो त्यांचा अह प्रसाद मयेकरला खूप मारलं होतं त्यांनी. मारल्याचा मारल्याच्या नंतर अं त्यांनी त्यांचा गाडीत टाकून मग गिरिजाच्या hospital मध्ये त्याला shift केलं. तेव्हा गिरीजा काय hospital ला आली नव्हती. मंग अं ते आल्याच्यानंतर मंग

ठेऊ का मग?

अरे आपला time झालं नाही अजून. सहाच minutes झाली. आठ minutes राहिली अजून.

मग त्यामध्ये अह त्यो म्हणे अह कि, बा आह कि मी तुम्हाला तुमच्या पुतणीची गोष्ट सांगतो. मंग त्याने सांगितलं त्या रमाकांत मयेकर म्हणले कि बा तुमची पुतणी, हर्षदा मयेकर लग्नाचा आधीच pregnant आहे झाली होती म्हणे.

सध्या हर्षदा तिच्या बापाच्या घरी आणून राहिलेली तर,

मुख्यतः असते तिच्या बापाच्या घरी, जेव्हा हर्षदा चा घरच्यां पण विस तोळे सोन्याचा मेळ लागेल तेव्हाच ते हर्षदाला न्ह्याला तयार होतात. एवढं त्यांच्यावर tension असताना ते परत आज डॉक doctor जयंत प्रधान नि त्यांना सांगितलं कि बा आह तुझी

रमाकांतची बायको असते की नाही. रमाकांत मयेकर ची अं रजनी मयेकर.

प्रवीण मयेकर आज जाऊन त्यांना सर्व सांगणार आहे त्यांच्याबद्दल कि बा असं-असं झालं बरं सर्व.

डिस्कवरी मध्ये म्हणजे नवीन म्हणजे. तो माणूस एक वेगळाच आहे. म्हणजे आपल्यलापेक्षा खूप वेगळा आहे तो म्हणजे, सतत किडे वगैरे कायतो, खात असतो तो, बिनकुळे, हे ते.

हा, काही होत नाही. म्हणजे त्याला आता सवय झाली आहे बहुतेक. म्हणजे वेगळं काय आहे त्याच्यात काहीतरी? आपल्यासारखं रात नाय काय नाय. तो सरळ जंगलातच असतं. गेला तिथंच म्हणजे तो, म्हणजे सगळी जीवनक्रिया तिथं तो अह जंगलामध्ये भागवतो आपले.

हे प्राणी, हे ते दाखवतो. त्याच्याविषयी माहिती सांगतो तर तो,

माहिती म्हणजे पूर्ण सांगतो त्याची, म्हणजे, काय करतो तो? कसं राहतो? कसं खातो? किती ओढतो? असं म्हणजे पक्ष प्राणी विषयी सगळी माहिती सांगतो तो.

परत म्हणजे तो, म्हणजे सारखा तो म्हणजे, काही ना काही नवीन गोष्टी नवीन वस्तू वरचं अह अभ्यास करत असतो. हे ते, असं कसं? हम्म हम्म म्हणजे सदा तो research च करत असतो. परत, CID बद्दल बोल थोडं. CID मध्ये म्हणजे, CID मध्ये चांगलं म्हणजे बघायला, एक तासाचं असतं संपूर्ण. एक तासामध्ये सगळं विश्लेषण करतात story चं. असं murder चं हे ते सगळं दाखवतात, म्हणजे ते अं म्हणजे त्याने तो murder वर्डर केला आहे का? त्याला तो म्हणजे पकडूनचं काढतो तो. सोडत नाही. हम्म त्यामधला आता तू सांग थोडा

तर ती मुलगी म्हणजे काय करते, त्याच्या घरी जाते असत. direct पोराच्या.

त्यानंतर मग ते जे romance करत असतात. ती video shoot करते, मुलगी. मग तो video shoot केल्यानंतर ती म्हणजे अह त्याला blackmail करते.